पिवळी व नारंगी फूल पण दिसू येत आहे.

मानसे कपडे बघताना दिसू येत आहे.

खूप सारे लोक जमलेले पण दिसू येत आहे.

या चित्रामद्धे आपल्याला एक भिजलेली वाट दिसू येत आहे.

आणि लांबच डोंगर पण दिसू येत आहे.

गार झाडे आणि हिरवी हिरवी गवत --

या ऑटो रिक्षाचे रंग पिवळे व काळे आहे.

हा चित्र ऊंचीवरुन घेतला आहे.

या चित्रामध्ये आपल्याला पोलिस वार्ड एक मोटर बाइक --

ह्या चित्रामध्ये आपल्याला कॅनरा बँक यांचे ए.टी.एम. दिसत आहे.